घरं दिसत आहे बिल्डिंग दिसत आहे घराच्या खिडक्या दिसून राहिलेल्या आहे.

त्यांच्या हातामध्ये हिरव हिरव मोठ मोठ झाडच पान दिसत आहे झाड दिसून राहिलेले आहे उन पडलेलं दिस--

अ ते लाइटिंग लावलेली दिसत आहे.

त आहे थोडा ओलावा दिसत आहे दोन मगर दिसून राहिलेलं आहे.

आणि या टेबलाच्या भवती काळ्या रंगाच्या काही खुर्च्या ठेवेलेल्या दिसत आहे.

दिसत आहे टीना च शेड आहे पाण्याचा मग्गा दिसून राहिलेला आहे पांढऱ्या कलर ची खुर्ची दिसत आहे.

टेबल दिसत आहे माउस दिसून राहिलेला आहे पेपर वरचा कागद दिसत आहे वही दिसत आहे एक मुलगा पांढऱ्या रंगाची टीशर्ट घालून खुर्ची वर बसलेला दिसत आहे.